भिंतीला मोठा वॉलपेपर दिसत आहे.

समोर एक जंगल दिसत आहे जंगलात झाडेच झाड दिसत आहे झाडे हिरवीगार दिसत आहे काही गवत तिथ उगवलेले दिसत आहे वर आकाश दिसत आहे आकाशात ढग दिसत आहे.

समोर एक तलाव दिसत आहे तलावात बाजूची सावली दिसत आहे.

समोर एक नदी दिसत आहे नदीवरून एक पूल टाकलेला आहे पूल लोखंडी दिसत आहे वर आकाश दिसत आहे बाजूला झाडे दिसत आहे.

समोर एक मंदिर दिसत आहे मंदिराला गुलाबी असा रंग दिलेला दिसत आहे.

एक भरणी दिसत आहे काही कोठया दिसत आहे त्याच्यात काही धान्य ठेवलेले दिसत आहे.

केशरी फिक्कट केशरी कलर दिलेला दिसत आहे बाजूला एक घडयाळ दिसत आहे.

त्यातील एका माणसाचा हात वर दिसत आहे वर विजेच्या तारा दिसत आहे बाजूला एक झाड दि--

खोलीला लोखंडाचे गेट दिसत आहे लोखंडाच्या खिडक्या दिसत आहेत एक टीचर तिथ उभी आहे खाली मुले बसलेली दिसत आहेत त्यांचे प्रोजेक्ट --

समोर एक खोली दिसत आहे खोलीच्या भिंतीवर घडयाळ लावलेली दिसत आहेत खाली एक टेबल आहे.

टेबल वर काहीतरी सामान ठेवलेले दिसत आहे बाजूला खुर्च्या दिसत आहे खुर्च्यांचा कलर काळा आहे समोर एक भिंत दिसत आहे.

कथ्या कलर दिलेला दिसत आहे.

समोर एक रस्ता दिसत आहे रस्त्यावरुन वाहने चालत आहे रस्त्यावर एक रिक्षा चालत आहे एक बाइक चालत आहे बाइकवर दोन माणसे आहेत त्यांनी --

समोर एक इमारत दिसत आहे इमारतीवर तिरंगा झेंडा फडकताना दिसत आहे इमारतीचा रंग पांढरा दिसत आहे मोठ मोठाले खांब दिसत आहे.

भिंतीवर वेगवेगळे फोटो लावलेले दिसत आहेत सरदार पटेल चंद्रशेखर आझाद राणी लक्षुमबाई यांचे फोटो दिसत आहे.

एकमेकांसोबत माणसे बोलताना दिसत आहेत वर हिरवगार झाड दिसत आहे एक पोस्टर लावलेला दिसत आहे बाजूला एक बिल्डिंग दिसत--

समोर एक इमारत दिसत आहे इमारतीच्या समोर एक--

मंदिराच्या वर इलेक्ट्रिक तार दिसत आहे बाजूला झाडे दिसत आहे झाडे हिरवीगार दिसत आहे आकाश दिसत आहे बाजूला इलेक्ट्रिक चा पूल दिसत आहे.

समोर एक पत्र्याचे चश शेड दिसत आहे खाली एक रस्ता दिसत आहे रस्त्यावर बाइक उभ्या दिसत आहे बाजूला एक इमारत दिसत आहे इमारतीला--

गुलाबी रंग आणि पांढरा रंग दिलेला दिसत आहे समोर एक गेट दिसत आहे गेट च्या समोर एक माणूस चालत आहे समोर हिरवीगार झाडे दिसत आहे आकाश दिसत आहे.

झाडे दिसत आहेत समोर कार उभी दिसत आहे कारला पांढरा रंग दिलेला दिसत आहे.